हाय या ठिकाणी आपल्याला स्त्री शिक्षण संस्थेचे सौ सम समदा देवी सुभाष चंद्र रुग्णालय शैक्षणिक संस्था धुळे --

व पेट्रोल पंप ही दिसत प्रकारे हाये तशीच बरेच ट्राफिक दिसत हाय.

व एक मुलगी नृत्य करताना दिसत हायेत.

व अतिशय पाऊस पडलेला दिसत हाये व काही गाड्या पाण्यात फसलेल्या दिसत हाये.

हाय या ठिकाणी आपल्याला एक मोटरसायकलच शॉप दिसत हाये.

हाय या ठिकाणी आपल्याला सायकलचे शोरूम दिसत हाये.